ता ते, may be दोन वस्तू असतील. कोरोना च्या EFFECT मुळे या जास्ती होतात. किंवा कोरोना मध्ये जे vaccination घेतलं का media medical केलं की त्याच्यामुळे side-effect होऊ नये तुमचा immunity कमी झाली. ते बी होऊ शकता आजकाल आजकाल माहितीये, आजकल लोकं जे म्हणजे atelast young लोकं बी, ता त्यांना असं heart-attack वगैरे असा वाढून गेलं असं म्हणताय की COVID vaccine मुळे ता असं नाही होतंय म्हणून ते. Testing करतायत. कसं ते बघतायत COVID vaccination ने असा ता काई side effect ने होतं. मला आता भीती वाटतेय या सांगड्या शी हो. मला पण तेच आहे की, हे जास्त आता ते frequently cases येईल लागले की, वीस ते तीस वर्षापर्यंत साडेतीस पर्यंत चे लोकं आहेत. त्यांना जास्त heart-attack चे problem येतायत, दुसरे काही येत नाही आहे.

प पण आजकाल, पण आजकाल तुम्ही कशी काय राहता? lifestyle मुळे बी होतं ना? हा आजकाल लोकं, काय आहे ते उ जागरण जास्ती आहे. झोपता कमी आहे. त्यामुळे रात्री पर्यंत late पर्यंत TV वर राहता. Mobile वर राहता. आणि सकाळी उठून काम. कामाला जाता direct आणि पूर्ण दिवस काम करता. मग असं वाटतं तुम्ही काम करताय तर, कोणत्याबी time ला खाताय? जेवण करता है? तुम्ही ENOUGH stress नाही घेत आहे. तुम्हाला अं ह्यासगळ्या, म्हणजे ह्यासगळ्यात जास्ती म्हणजे कोणत्याबी खाण्यात म्हण, कोणी burger खातंय. कोणी pizza खातंय. कोणी काय खातंय. Junk food खातंय. तर ते सगळे वाढतीलंच आणि ह्यासगळ्यामुळे काय होतं cholesterol basically,

exercise करायला time नाहीये Exercise करत नाही आहे. EXERCISE नाही करणार ता काय होईल हेच होईल सगड तर तसं आहे. तर माझ्या हिशोबाने तर, तुमी मी जर. Lifestyle normal follow केली. Healthy food खाल्लं. Time वर झोपलो. पाणी पिलं पूर्ण दिवसामध्ये व्यवस्थित आणि GYMINGexercise केलं. तर कायबी होणार नाही, काही. हो, सध्या माझातरी routine त्या line वरच जातंय, असा मला दिसतंय. का बार की मला Work from home मध्ये काय होतं, घरी असतो तू, त्यामुळे exercise होतं का नाही? अं नाही, ना मला आता बघ, सकाळी, दुपारी मी, अह एक ते दोन ला चालू करतो, तो माझा job. तर अं साडेचार पाच ला मी थोडा free होतो. चाय प्यायचा time ला. तर तेव्हा दहा पंधरा minutes मी थोडासा, खाली जाऊन होतो. गाडी जवळ आपल्यातिथे, ते तिला तेल मारायला. आणि काय काम असेल तर ते करून येतो. मग, वरती आला कि परत माझा मग एकदा जर सहा वाजता ते लोकं आले, माझे clients, तर मग तिथे, एकदा का मी busy झाला. तर मग मला direct अकरा बारा नंतर मी free होतो. आणि माझा जेवण पण तेव्हाच करतो मी रात्रीचं. तर तोच एक जास्त problem वाटतोय, की late night dinner मध्ये जास्त काही digest होतं नाही. बराबर आणि वरतून आजून मग मी झोपतोय एक-दोन वाजता mobile बघून शेवटी. तर मग आणि तेच मग पुढं वाढत जातं ते. की सकाळी LET उहतोय. परत मग कुठे

हा, हे सगळं तुला मी, तुला मी मागे सांगितलं होतं. GYM GYM join करायला सांगितलं होतं. काय करतोय? GYM करतोय का नाही? नाही, GYM तर मी, एक महिना गेलं. पण त्याच्यानंतर पूर्ण गेला होतं मध्ये, तेव्हा सोडून गेलं. आणि मग आता सकाळी उठायला जास्त लय problem आहे. तर त्यामुळे माझी काही इच्छा होतं नाही आहे.

एक महिन्याने काय बी. Regular habit कर GYM ची. रोज जायचं. रोज करायचं compulsory. आता तू पुणे जाणार आहे त्याच्यापहिले थोडी body बनवून जा. थोडी personality बनवून जा. हो आणि आपल्याघरी आपल्याघरी आपण ते अंडे बंडे खायला सुरु केलं का? काय खाता तुम्ही आता की नाही? हो, मी आणि papa नी तरी सुरु केलंय. आम्ही त्यादिवशी, मी आणले होते बाहेरून.

आह Papa बी? काय खाता तुम्ही घरी? अंड्याचा आम्ही भुर्जी बनवली होती त्या दिवशी तर ती मस्त झाली होती तर मी

अच्छा! कोणी तू बनवली होती की papa नी बनवली होती?

क्या बात हि बढीया बढीया आजकाल मी म्हणजे थोडंफार थोडंफार चालू कर non-veg खायला बी. आता जरी egg चालू कर. एकदा पुण्याला गेला की काहीतरी दुसरं चालू कर. हम्म

हे कोरोनामुळे मा इथे जास्त तकलिफ व्हायला लागली. धीरे धीरे का बार की लोकं काही काळजी घेत नाही आणि. काही, दुसऱ्याचा पण विचार करत नाही लोकं. Sorry म्हणजे काय? इथे कोणी विचार करत नाही आहे. कोणी लोक आता मी हे मकर संक्रांति होती, तर तिथे बी लोकं पतंग घ्यायला हा, आता इथे लहान पोरांचे फुगे राहतायत. एवढी करता की, त्यांना काही पडलेलीच नाही आहे. म्हणजे कोरोना गायब झाला आहे असे वागतायत आजआजकाल. की जे नाही करायला पाहिजे. अजूनतरी. ते ता होईलच ते ता होईलच एकदा परत असंच होईलनं. कोरोनाच्या तेव्हा नंतर लोक. जो परंत येत नाही ना तो परंत लोक करतीलच असं TIMEPASS ते काय. सगळे काही rule काही follow करत नाही. आणि आता,

मी काय म्हणत होतं, तू आता तू तिथं जशीलन पुण्याला थोडंफार काहीतरी healthy खाणं सुरु कर. पुण्यामध्ये options जास्ती आहे. Chicken वगैरे म्हणा, protein काहीतरी, असं काहीतरी सुरु कर. मी इथं आला ना बँगलोर ला, हा. चालू केलाय इथं chicken बिर्याणी खा. Chicken kebab. काहीतरी non-veg खाल्ल्याने काय आहे, stamina त्याने ना त्याने ताकद जास्ती असते. ते खाणं सुरु कर, आणि काही नाही वाटलं तर, Protein shake का काय काई तसा घे. माझं वजन कमी होतं पाहिलं. IIM मध्ये गेला मी तेव्हा. त्याचं year मध्ये माझं वजन खूप कमी होतं. मग मी exercise चालू केलं, GYM चालू केलं. Protein shake घेतलं. Non-veg खायला लागलो. मग,

माझा तेच विचार आहे की मी पुण्याला जाईन तर एक माझा म्हणजे list करून ठेवली आहे तयार. एक GYM करायचं आहे. ते हाय फक्त. वरतून थोडासा weight वाढवायची. मला एक आहे, की maybe ते protein shakes चालू करेन. आणि आणि आणि हो healthy खायचं तू जसं म्हणतोय. त Non-veg तर मला काही एवढं आवडत नाही. आता तरी. हा त ते मला नवीन-नवीन नाही आवडत. मला पण न्हवता आवडत नवीन-नवीन. पण एकदा चिकन बिर्याणी चांगला item try केला ना. Chicken बिर्याणी खाल्ला ता कसं असं वाटतं की एकदम बढिया तर चांगला item खाऊन, try कर म्हणजे वीक. आणि काय आहे, non-veg आजकाल खाणं जरुरी आहे. पुढे कुठे बाहेर गेला तू, कुठेबाहेर job ने, अमेरिका गेला, युरोप गेला, तर इंडियन options खूप कमी असतात. VEG OPTIONS

हो, तो मित्र पण माझा suggest करतात आणि मागच्यावेळेस गेला होता पुण्याला, तेव्हा त्यांच्यापण ते सगडे लोक खात होते आणि मी फक्त एक,

Nonveg, chicken, chicken? हो. ते थो एकच-एकच bite घेतला मी. पण ठीक होतं. आपला ते एवढा जास्त difference नाही काळाला त्याच्यामध्ये. आपल्या normal burger सारखा. हो. Burger originally non-veg च असतं. Burger बाहेर बनवतात ते beef, lamb, chicken तेच BURGER आपण इथे इंडियामध्ये burger हे veg बनवलाय पण बाकी बाहेर सगळीकडे non-veg BURGER खाता लोक तर मी सुरवात करेन तिथे गेला कि

ते मस्त आहे. त्यांची काय आता सौम्यची वापस. ते गावाला गेले होते. मागच्या मागच्या ह्याला return आले. मागच्या रविवारी. तर त्याची शाळा सुरू झाली आणि तो सांगतो, Enjoy मस्ती आला होता इथे. इथे घरी आला होता. तर मी त्याला ते फुग्गे घेऊन दिले होते. तर मस्त enjoy करत होता. विहान बोलायला लागला का?

अहा! केवढा आहे विहान? आता तरी दोन वर्षाचा झाला. आता त्याचा तिसरा birthday येईल आता ह्या मार्च मध्ये.

आणि त्याची तब्येतपाणी कशी आहे? आपली सौम्य तर खूप बारीक आहे, हा कसा आहे? नाही, तो चांगला आहे तरी तिच्यापेक्षा. तो एवढा एवढा healthy नाही आहे. पण at least चांगला आहे.

अच्छा! मागे या दोघीना काहीतरी झालं होतं का ह्यांना? Admit केलं होतं का hospital मध्ये? हो. त्यांना म्हणजे ते आता लहान आहे म्हणून ते सर्दी, लगेच काही पण थोडंसं वातावरणामध्ये change झाला की त्यांना सर्दी,

ते हमेशा थंडीमध्ये त्यांना थोडाफार, थोडंसं पण वातावरण पण CHANGE झालं की लगेच त्यांना सर्दी, ताप. ते त्यांच्या घरी त्यांच्या घरी पाण्याचं ते filter लावलंय का नाही लावलंय?

Okay, okay! काळजी घ्या म्हणा. तू तू जात जा त्यांच्याकडे थोडंफार. बघत जा, काय आहे काय

ठीक आहे? अं बाकी मग, mummy, papa ना पण म्हण म्हणावं आजू भैया ने phone केला होता. इथे चांगलं चालू आमचं इथे. माझं बी तबीयत पाणी बरोबर आहे. एकदम बढिया इथे तर. GYM माझं चालू आहे regular. हा, GYM चालू आहे regular. खाणं-पिणं ठीक आहे, cook येते time वर. तसकही problem नाही आहे. एकदम आराम बी आहे. सकाळी एकदा मी free झाला. सहा वाजता झाला मी free झाला की थोडा round मारून येतो

म्हणजे काय time-to-time सगळं follow होतं. आणि हम्म तू सकाळी walk ला जातो की नाही मग? ला सकाळी walk ला जाताना माझी एक नवीन meeting सुरु झाली सडे नऊ ला. walk ला काही जात नाही आहे मी. पण आता plan आहे हा next weekend पासून, जायचा plan आहे माझा.

Okay चल, मी तुला नंतर phone करतो, मग रात्री एकदा आरामात free झाल्यावर. ठीक आहे? हो चालेल. Bye. Okay! चाल, तुझा तू काम चालू कर. नंतर बोलू आपण. हा okay, bye! hello sir कशे आहेत sir? बिलकुल, बिलकुल, मी पण मजेत एकदम काय म्हणता आणखी काय चालू आहे तुमच्या कडे? काय नाही sir अह अभ्यास करणे सुरु आहे तुमच काय सुरु आहे तिकडे? आपल्याकडे पण तेच sir education सध्या preparation सुरु आहे आणि अभ्यास काही ना काही तर सुरु राहतेच sir अभ्यासाच. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे sir अभ्यास

अह sir इतकातच महत्व आहे आजच्या काळात जेवढा आई बाबाचा हक्क life मध्ये आहे without education माणूस घडवू नाही शकत स्वतःला. without education sir माणसाकडे ability पण नाही राहत आणि capability पण नाही राहत. without education sir माणूस या जगात येऊन जातो पण जगात घडवू नाही शकत मला वाटतंय sir कि education हा जो factor आहे हा खूप important आहे. जस आपण जगण्यासाठी oxygen घेतो तसच आहे ना साठी आपल्याला education घेणे compulsory आहे. आणि मला वाटतंय कि education हे हर मुलाला मुलीला दोनास झाले पाहिजे थांबलेल्या पायी तुम्ही बघू शकता की sir आजकाल education हे part time education झाला जसं की अह education ते पण तर कसे business व्हायला लागेल तुमच्या याच्यावर महत्व काय आहे कारण कि education ला जे education सारखं नाही घेता येत sir जस कि आपण बघितलं आहे अह युगांमध्ये जस अह पाहीलेच्या काळात देवा देवीच्या काळात education ला किती जे priority देत होतं जशे छत्रपती शिवाजी महाराजला कस वेदांचं knowledge खूप होता अह गणपतीला कस वेद लिहीन खूप आवडत होते त्यानला त्यात तिचा knowledge देता होता तुम्हाला काय वाटते की education च महत्व आज अह काय राहिलं आहे कि आपण बघत आहोत कि त्याला असं part time business सारखं ठेवला जात sir मला असं वाटतं कि याला education जो ए तो एक जस तुम्ही म्हटले part time business एक प्रकारे business बनून गेला ए education आपण कुठे जातो तो एक अं पैशाने विकत घेतल्यासारखा वित्त घेतात education जे काही education म्हंटल तर तस नाही education म्हंटल तर आपण त्याच्या जो ज्ञान असतो अह तो जो आहे त्याचा खूप मोल असतो. त्या ज्ञान चा आणि त्या ज्ञानाचा वापर करून प्रत्येक एक अह आपण जेव्हा शाळेला जातो SIR तर तुम्हाला माहीतच आहे शाळेतून आपण जेव्हा college मध्ये college वरून आपण नंतर जेव्हा कोणत्याही आपण field मध्ये जातो तर त्यासाठी आपल्याला

तो एक अह difference असतो तो खूप मोठा असतोआणि त्या difference ला आपण कधीच कुठे नाही करू नाही शकणार कारण एक तिसऱ्या वर्गातला आणि चौथ्या वर्गातला student आणि आठव्या नवव्या वर्गातला student जो असतो त्यांच्यासोबत आपण comparison नाही करू शकत कारण त्यांच्यासोबत तुलना करणे तर हे चुकीचा आहे तर ते education असते तर फक्त तो एक मोठा झाला वयाने मोठा असल्यावर नाही education आहे पहिले प्रत्येक दिवसाच्या ज्ञान असतो तो खूप दिवसान दिवस वाढत जाते आणि आपण आपल्याला माहिती नाही की ते तिसरा चौथा च्या विद्यार्थी असतो त आ लहान असते त्याच्यासाठी नाही. फक्त तो वयाने. आणि त्याचा जो ज्ञान असतो तो त्याची तितकी ज्ञान नसते. तो तितका नसतो त्याला कोणत्या बद्दल तितक माहित नसते जितक ज्या आठवी नववीच्या विद्यार्थ्याला माहित असतो.

आपण तो difference खूप मोठा म्हणू शकतो. तुलना नाही करत आहे त्यांच्या सोबत आणि हेच गोष्ट आम्हाला वाटते SIR हे ज्ञान जे आहे ते वाढत जाते वाढत जाते वर्षानुवर्षे वाढत जाते. आणि education चा मला वाटते प्रत्येकाला ते समज असली पाहिजे. ते education घेतल्या मागल्याचा आपला फक्त विकत घेणे पैशाने ते education नाही किंवा business करणे नाही. तो education business नाही बनला पाहिजे. प्रत्येकाला त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे. आपण म्हणतो सर right to काय म्हणतो right to educate आपण म्हणू शकतो. तर प्रत्येकाला तो right मिळायला पाहिजे अधिकार मिळायला पाहिजे education चा आणि मला वाटतंय कि education हा खूप मोलाचा आहे या आजच्या या काळात. त्या बद्दल तुम्हाला स्वतःला असा काय वाटत कारण माझ्या पण मनात पण काही प्रश्न आहेत जे अस वाटतंय कि education आपण फक्त एक job साठीच बघू या कि त्याच्यामध्ये काहीतरी skills आपल्याला मिळते. ते job साठी नाही तर आपल्या life मध्ये जे importance त्याला पण आपण

education का importance आहे sir बिलकुल बिलकुल sir म्हणजे ज्या पद्धतीने आता education जे आता ज्या पद्धतीने education life मध्ये life मध्ये आपण कस त्याला utilize करू शकतो. तुमच्याकडे मी check तर दिला पण तुमचं income सुरु नाही. त्या Cheque चा काहीच महत्व नाही तुमची income तुम्हाला check वर किती आकडे टाकायचे तर ठरू शकता पण as it is पण तुम्हाला कुठं पर्यंत तुम्ही स्वतःला घडवू शकता नंतर तुमची बुद्धिमत्ता चाचणी आणि जर education sir term by term दिल जात कि पहिलीतल्या माणसाला दहावीचे प्रश्न नाही विचारू शकता किंवा सोडवायला नाही देऊ शकता आणि दहावीतल्या माणसाला पहिली stage पर्यंत नाही देऊ शकत stage wise बराबर तुम्हाला automatic बराबर तुम्हाला stage wise education दिल जात आणि education हे तर असं नाही का आज शिक्षण घेतला तर उद्या चालल. ते ज्ञान आहे, ज्ञान कधी संपत नाही. education तुम्हाला किती पण घेऊन येते तुम्ही बोलण्यावरून पण अभ्यास करू शकता तुम्ही ऐकण्यावरून पण अभ्यास करू शकता तुम्ही orally बोलता बोलता पण थोडासा EDUCATION घेऊ शकता कि वाचन झाल पाठांतर झालं हे तर बस तुम्ही फक्त एक exam साठीच काढत आहे पण ग्यान हे तुम्हाला कस lifelong पर्यंत चालणार आहे हे तुम्हाला माणूस घडविण्यात तुम्हाला वाटते कि education ला तुम्ही माहित आहे जीवनात काय करायच आहे काय नाही करायचं आहे. आतापर्यंत कस माणसांला माहित नसतं education ला कस तुमचं एक अह scope उघडू शकते कि जीवनात काय करायच तेव्हा त्या education चा importance हा खूपच राहते आणि मला म्हणायचं आहे sir कि education घेऊन थांबून घेतात त्यांच्या final stage पर्यंत utilize नाही करायचं मधातल्या टप्प्यात जाऊन त्यांनी शिक्षण घेणं सोडून दिल त याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया ए नाही हे मला वाटतंय बिलकुल तुम्ही बरोबर म्हटले कारण आता खूप लोक आहे जे ज्यांना तर पहिले गोष्ट मधातून शिक्षण सोडण्याची दुसरीकडे काही अशे लोक त्यांना तर शिक्षण नाही मिळत पहिल्यापासून आणि ते मोलमजुरी करत मग लहानपणापासूनच ते म्हणतो ना बाल जे आहे ते labor जे आहे ते ते करणं सुरु करता ना child labor बिलकुल sir जे आहे ते child labor जे आहे ते काम करतात आणि मग ते लहानपणापासून जेव्हा काम करतात त्यांना शिक्षण च नाही मिळत त्यांना education नाही मिळत आणि ते मोठे होऊन त्यांना काहीच माहित नाही राहत त्यांना जेव्हा वाटत शिक्षणाबद्दल त्यांना काही काहीच त्याची idea नसते आणि नंतर जस तुम्ही म्हटले कि काही लोक अशी असतात जे काही कारणामुळे मध्यात सोडून देतात जे education जे आपण education च असते. काही कारणामुळेच प्रत्येकावर एक प्रसंग नाही येत पण काही असं situation असते कि काहीकाही लोकांना जे आहे ते मध्यातच सोडून जावे लागते आणि काही MOODY पण असतात जे सोडून देतात आणि काही म्हणजे अश्या कि ज्यांना विनाकारण त्यांचे होऊन जाते आणि त्याच्यामुळे ते त्याला ते पुढे नाही नेऊ शकत आणि त्यामुळे अशे कित्येक लोक आहेत ज्यांना education जे आहे ते पूर्ण completely ते करू नाही शकत आणि तो एक आहे म्हणजे education पण मला वाटत education फक्त आपण तर education च नाही तर आज आपल्याकडे internet चा इतका मोठा source आहे तर आपल्याला घरबसल्या आपण बसूनही internet वर खूप काही शोधू शकतो search करू शकतो आणि आपल्याकडे wikipedia इतका मोठा आहे कि आपण त्यांच्यामधून खूप काही आपल्याकडे sources available होऊन जातात एक आपण खूप काही आपण search करू शकतो google करू शकतो sir आणि त्याच्यावरूनही खूप काही जे ज्ञान आहे जर तुम्ही शाळा collage मधून जरी नंतर तुम्ही नाही करू शकले तरी पण आज असे आहे की गोष्ट तुम्हाला सर्वकाही तुम्हाला मिळून जाते कुठं काय आहे कस आहे. प्रत्येक science field असो किंवा arts fieldcommerce field असो field च जो आहे तुम्हाला माहिती आहे ते निघून जाते ते मला वाटत कि याचा खूप मोठा वाटत आहे sir आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कि जी आहे प्रत्येक field च knowledge असत तो किती त्याचा महत्व असते याबद्दल तुम्ही काय म्हणणार मी म्हटलं कि जे जितका काही आहे वेगवेगळ्या हे चे महत्व आहे तर ते FIELD तसेच science commerce प्रत्येक FIELD नाव नाही घेता येत इतके FIELDS आहेत. त्या सर्व FIELDS चे जेव्हा KNOWLEDGE घेतात ते किती IMPORTANT म्हणजे त्याच महत्व किती असत त्याबद्दल तुम्ही समजणार

त्याच्यातून त्याला काय निवडता आलं पाहिजे याच्यासाठी तर पहिले कस त्याला स्वतःला ओळखायला लागलं त्याची capacity त्याच्यात जास्त हे आहे and example तुम्ही घेऊ शकता कि सचिन तेंडुलकर ला cricket चा education जास्त होत त्याने त्याच्या under चा talent open केला सचिन सराव परीक्षेमध्ये बघू शकता किंवा सर्व चाचणी मध्ये तुमचा plus point काय आहे तुम्ही education मध्यें खूप काही शिकलेलं आपण बोलता बोलता आपले VOCABULARY सुधरू शकतो ज्यात education घायची गरज नाही मला बोलण्यासाठी education नाही पाहिजे बोलणं माझा हा अह भाग आहे हा माझा अह अह काय म्हणता त्याला अह हे आहे अह ते आहे अधिकार आहेत अधिकार आहे यांच्यात मला काहीच education घ्यायला नाही लागत पण बोलता बोलता मी फक्त माणसाचे proper of timing, proper of language, proper of word हे कस हे education through च शिकु शकतो त्याला मी script देऊ शकतो तुम्हला हात धरून तुमची ability आणि capability काहीतरी जास्त आहे तर तुम्हाला स्वतः ओळखूनच तुम्ही त्या course ला justify करू शकता असं नाही कि SIR आज art घेतल उद्या commerce करणार मी ATKT च्या परीक्षेत बसणार अस नाही व्हायचं. तुम्हाला स्वतःची मानसिक बौद्धिमत्ता चाचणी ओळखलीच पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे विषय education मध्ये घेऊ शकता कारण कि हर माणसाचं knowledge कस ups AND DOWNS मध्ये राहत त्याचा जर chemistry चांगला असेल तर दुसऱ्याच BIOTECHNOLOGY चांगलं राहू शकत तर आता समजा त्याच chemistry चांगल आहे तर तो chemistry वर जास्त focus जास्त नाही करणार कारण कि तो त्याचा plus point आहे minus point वर तुम्ही focus करा म्हणजे कस तुमची level बरोबर झाली पाहिजे ज्या stage तुम्हाला महारथ म्हणजे तुम्ही त्या field मधले महारथी आहे पण यांच्यात तुमचं minus point subject मध्ये कमी आहे त्याच्यावर तुम्ही focus करू शकता. sir तुम्ही line line हि जी line राहते हि तशीच तशीच तर राहते तर एवढं काही विचार करायची गोष्ट नाही की SOURCES आहेत खूप खूप बिलकुल sir आपल्याकडे आता आता आपल्याकडे पुरेसा time नसल्यावर आपल्याला या चर्चा ला इथेचथांबवण्यात यावं लागेल आणि तुमच्या खूप खूप धन्यवाद याबद्दल बोलल्याबद्दल आपले आभार आहे sir धन्यवाद sir thank you sir हैलो सारंग कुठेयस आरे घरी ए अरे मी काय म्हणतो ते काल चा ट्रिप चे फोटो भाई अरे हां आता मी बघतो बसतो आता मी आता खूप थकलोय रे या ट्रिप मुळे आच्छा पण काय पण बोल हा खूप मजा अली हा काय पण बोल हां भाई जाऊदे सोड त्याचा काय विषय नाय पण मग आपण जिथे आपण ट्रिप ला गलो होतो

म्हणजे मजा तशी मजा फॅमिली सोबत नई येत घरच्यांन सोबत नई येत

प्रमोद ची लय भारी मजा अली काय पण बोल प्रणव प्रणव काय ते तो थोडासा चढला आणि लगेच थकला तो

हान भाई कार ने जायच पण दहा वेळा थांब थांब थांब नको थांब थकलोय मी अस तस काय बोलायचं आता नीट फोटो पण काढून नई दिला त्यांनी बारा बोट्टल गेल्या असतील आपल्या पाण्याचा त्याच्या काय प्रश्ननच नव्हता तो रस्ता वगैरे मस्त म्हणजे हां छान होता तसा शेवटी शिवाजी महाराजांची जागा होती ती काय बोलणार मग बाकी काय बोलतोस ते झालं आता

तू तुझ्या फोने मध्ये काढलेले फोटोस पाठवना हां मी पण पाठवतो ते तिथे पाण्याची इथे कडलेले वगैरे रात्री डोंगरावर शेवटी माझ्या फोन ला होती ना